पाच ball

हो. आता काय entertainment साठी काढलंय त्यांनी, entertainment साठी काढलंय त्यांना.

दहा अह दहा over मध्ये कोण काय कर अह त्यांचा तीनशे score नाय करत दहा over मध्ये. त्यांच्यामध्ये दीडशे-दोंश्यात असते आता. ते हे दुबई दुबई खूप काढते तसल्या league t ten

दुबई ground हो, दुबईचं. नाही, त्यांचं एकच छोटं आहे रे, शरजहाँचं छोटं आहे. बाकी मोठे आहेत सगळे ground

ते कमी yard मध्ये हा, कमी yard मध्ये. आणि तेवढासा score जातच नाही ना.

baller दोनशे होतच नाही एवढे. दीडशे होणार दीडशे व्हायला काय नाही. ते एकशे तिकडं ते हे खेळते ना, ब्रावो ब्रावो, पोलार्ड, मोईन अली. त्याह्या

रैनापण अह रैनापण गेलाय, सुरेश रैना.

देत कुठल्याही देशात जाऊन खेळू शकतो.

ते वीस-वीस वरती घेतलं. वीस-वीस म्हणजे international cricket मध्ये घेत नाही. कोठेही खेळायचं मग.

ते तर आहेच.

हा आह IPL मध्ये खेळून. नाय, पण आता संधी नाय भेटणार IPL मध्ये. कारण आता व वेळ गेली रे आता, कारण नऊ player असून देयचे म्हणले की, पन्नास हे लागतं ना, form भरूमच खेळावं लागतं.

आपण आणि कसं होतं की, IPL मध्ये तश्या

खूप player राहतात. प्रयत्न करतो म्हणजे करतोच. हम्म आता आईप सगळ्यात पहिली म्हणलं की, अशी IPL च येत

नंतर बाकीच्या league आल्या असतील. आता बघा कित्ती league आल्या big bash league आलीत बघा ऑस्ट्रेलियाची.

पाकिस्तानची PSL साऊथ आफ्रिकेची पण league आहे. पाकिस्तानची

कुठली ना PSL पाटकर

अश्याने मस्त league त्यांनी. त्यात popular फक्त अजून ती दुबई दुबईच्या दुबईच्या Ttwenty league पण आहे ना आता. match match league पण आहे ना कुठलं तरी? हम्म हम्म Ttwenty पण काढणार आहे.

दुबईची Ttwenty league पण येणार.

आणि ती

हा. आणि आजचे हे नाही कॅनडा?

त्यांनीपण कॅनडावाल्यानी पण league काढलेली. हाय हाय, कॅनडाची league आहे. हा, वीस over ची. इंडियाची इंडियातले गेलेले असती

इंडियाचे player गेलेले असतील तिकडे खेळायसाठी.

त्याले इंडियाचे player सवय तिथे काम करणारे लोकं आहे ना इंडियातले काहीकाही player तिथे cricketer ते खेळाया लागले. पंजाबी लोकं असतात कॅनडात खूप, पंजाबी लोकं असतात खूप कॅनडात.

आन आह अमेरिकेमध्ये तर तेच चालू आहे. पंजाबी बिंजाबी लोकं असतात. त्यामुळे त्यांचं होऊन जातं ना. पण ह्या कॅनडा अरे ते कॅनडाच्या अमेरिकेच्या तेंच्या under seventeen च्या team आहेत ना woman च्या, त्याच्यामध्ये सगळे indian च player आहेत. आह इंडियाचेच player गेलेले सगळे. सगळेच अन कॅनडा, युरोपच्या सगळ्या country सगळ्या country मध्ये, कोणचीपण country बघ तू. इंडियाचेच player असतात त्याच्यात.

मंग काय. आता हे बघ ना नाही का, दोन हजार स अह सोळाला पण नव्हता, अन पंधराला पण ते होता

हा आह world cup होता बघ. त्यामध्ये नाही का, साऊ हेची team होती, ची team होती, त्यामध्ये बऱ्यापैकी इंडियाचेच player होते.

मंग काय. दोन हजार कोण आहे पण कसं आलेले? ते आता एकच राहिलं की, ते आता खेळत नाही ना एवढे, international cricket खेळत नाही ना.

period संपला त्यांचा हा बऱ्यापैकी. त्यांचं पस्तीस वय झालं आता त्यांचं. आता काय माहिती, आता ह्यावेळेस

qualifying matches यावरून होतंय त्यांचं. हम्म qualify एकच आहे का Ttwenty मध्ये पण त्यांचं qualification होतंय. qualifying matches हा तर ते series वरून ठ ठरवतात कोणाला खेळायचं आहे qualifier match ते तेवढं series जिकंल, जास्त जिकंल, त्यांना ते कमी खेळावं लागतं मंग qualifier match

हम्म जास्त करून कसं, झिम्बाबे, अफगाणिस्तान मंग तू

म्हणजे Hello maam

अं तुम्हाला finance विषयी काही माहित आहे का?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 अं finance अं आता आपण जर बघितलं गेलं तर, हा शब्द आजच्या युगामध्ये म्हणजे कमी वयातच ऐकायला भेटतो. जसं की, प प म्हणजे पूर्वीच्या काळी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 कसं करायचं किंवा finance चा उपयोग कसा घ्यायचा, finance ची माहिती कुठून शोधून कशी शोधून काढायची किंवा त्यात इन्वे कुठं कुठं किंवा काय काय करू शकतो, finance चे प्रकार कसं काय असतात किंवा ते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 किती share विकत घ्यायचे हे कळतं. जर finance चा finance मध्ये जर आपण बघितलं तर, आपण share market मध्ये बऱ्याच प्रकारे share विकत घेऊ शकतो. फक्त आपल्याला त्या share market ची व्यवस्थित माहिती पाहिजे.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 term मध्ये आपण mobile, laptop किंवा एक two wheeler अं हे विकत हे विकत घेऊ शकतो. त्यावर finance चा आपल्याला जास्त फायदा होतो. आपण एकदाच लई जास्त पैसे न गुतवता कमी पैशामध्ये

अं आणि जर आणि अं काही काही लोकं म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळे पण जर त्यांना two wheeler किंवा four wheeler घ्यायची असन, तर ते घेऊ शकत नाही, तर त्यांना finance त्या तशा लोकांना finance चा जास्त उपयोग होतो.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

Stock market मध्ये invest करतात, पहिले लोकांना माहित नव्हतं की stock market काय आहे, त्याच्यामध्ये कसं invest करायचं? पण आता प्रत्येक घराघरात, प्रत्येक जणाला माहिती आहे की stock market काय आहे ते किंवा त्याच्यामध्ये invest कसं करायचं, त्या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 जे financier आपल्याला गोष्टी विकत देतात, तर त्यानुसार पण आपल्याला आपली पैश्यांची अं म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण ती वस्तू घेऊ शकतो. व आपल्या अं व आपल्या म्हणजे जी पण आपली income आहे, त्यानुसार आपण पैसे फेडू शकतो.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 अं जर आपण loan वर घेतलं home loan घेतलं, तर आपल्याला monthly आपल्या account मधून payment झालं की तेवढं amount मधली cash अं cut होते.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

अं दुकानांचे पण बरेच विमा विमे काढले जातात. त्यामुळे पण जर कधी भविष्यात चोरी वगैरे झाली, तर त्याचा आपल्याला मोबदला भेटला पाहिजे. किंवा अं ती जे आपली आर्थिक नुकसान झालंय ते भरून निघण्यासाठी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 गेल्याच्या नंतर की कोणी म्हणजे असं अं आपलं परिवार उघडा पडन किंवा त्याला असं instant income काही नाही भेटणार, तर त्यासाठी पण लोक आधीच विमा काढून ठेवतात. तर त्याचे हफ्ते भरतात. जसं की आपण समजा आपल्याला काही झालं अचानक, किंवा आपण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 अं विमा अं फायदा होतो किंवा त्याच्या परिवारांना पण नंतर त्याचा मोठा फायदा होतो. आणि जसं की, अं त्याच्या संपत्तीमध्ये पण मोठ्या प्रमाणात बदल होतात. तर काही लोकांना विमा काढणं आवडत नाही, तर ते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 तसच fix deposit चे, आपल्याला अं जी पण amount आपण एक लाख, दोन लाख जी आपण bank मध्ये fix केली तर त्या आपल्याला, त्यावर आपल्याला महिन्याला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

त्याचा फायदा त्यांना पुढे भविष्यासाठी होणार असतो. त्यामुळे ते गोष्टी त्या त्यामध्ये त्यांचा अं invest करतात आणि financial ते strong होतात असं मला वाटतं.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 चांगल्या प्रकारे आपल्या अं म्हणजे अं नंतर आर्थिक व्यवस्था आपली चांगली राहण्यासाठी पण आपण finance चा उपयोग करू शकतो. जर आपण जीवन विमा काढला किंवा accident विमा काढला किंवा अग्नी विमा काढला तर एखाद्या

काही काही घरामध्ये असंच असतं की कमावणारा एकच व्यक्ती असतो आणि त्याचाच जर major accident झाला किंवा जर आता accident मध्ये त्याची memory loss वगैरे झाला आसल तर त्या जीवन विम्यामधून त्या त्या विम्यासाठी त्याचा घरातल्या लोकांना म्हणजे अं जास्त burden येत नाही किंवा त्यांना tension येत नाही की आपण क कशाप्रकारे invest करायचे म्हणजे कुठून पैसे आणायचे किंवा काय करायच, म्हणजे त्या इमा company मध्ये जाऊन हम्म ते त्याचं जा हे अं ते विमा ते त्यांना तक्रार करून ते पैसे मिळवू शकतात. किंवा जास्त यांना हे करावं लागत नाही. त्या त्या त्या व्यक्तीच्या घरातल्यांना खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना finance हा finance म्हणजे काय आणि finance म्हणजे कुठले कुठले प्रकार असतात ते पण कळलं पाहिजे. अं dark जीवन विमा पण म्हणलं जात त्याला post life investment ते पण जास्त महत्वाचेय. जर आपण जर चांगल्या विमा post bank मध्ये जर विमा केला आसंल तर, तिथं पण जास्त अं गुंतवणूक केली जाते. आणि जास्त मा माहिती किंवा लोकांना कुठल्या प्रकारे कशी

त्या याच्यावर interest पण भेटतं आपल्याला. ते पण interest मधून पण आपल्याला बराच profit होऊ शकतो. जर आपण share market मध्ये घेऊन shares जर यवस्थित invest केले अन त्यावर पण आपल्याला interest भेटतो. कधी कधी share market मध्ये पण खूप जास्त अं फायदा असतो आणि पैसे भेटतात आपल्याला. मला असं वाटतं. आणि मग आता तर आता तर share market साठी पण special classes वगैरे चालू झाले आहे. त्या classes मधून पण लोकांना finance मध्ये काय काय शोधायचं, कुठं काय शोधायचं त्याची help होते. त्याचं ते चांगलं investment करून share market मध्ये पैसे कमावून ते स्वतःचा business पण करू शकतात असं मला वाटतं.

तर जास्त invest करावं, पैसे घर घरातून टाकावं लागतं. त्यासाठी मुलांना घरच्या आई वडिलांना प pressure आणतात ते आम्हाला पैसे वगैरे द्या. त्या गोष्टी न होता आपण ते मुलं स्वतः च्या पायावर स्वतःचं काहीतरी करणं करायचं असतं असं ते

आणखी जर त्यात बघायच म्हणलं तर business investment मध्ये बरेच प हे ए बरेच invest आहे. तसं प personal finance मध्ये बघितलं तर आपण प आपल्या वैयक्तिक ज्या गोष्टी असतात त्यासाठी finance करू शकतो, आणखीन cooperative finance आहे, त्यामध्ये आपण जर एखाद्या bank साठी किंवा एखाद्या सहकारी bank मध्ये किंवा कुठल्या सहकारी संस्थेसाठी आपण काम करत असाल, तर तिथल्या अं तिथल्या पण त्या आपण तिथल्या पण गोष्टींवर finance करू शकतो. किंवा त्या company च्या नावावर आपण finance करू शकतो. त्यामधुन पण आपल्याला Finance finance घेता येतं किंवा loan भेटतं. त्याचं व्याजदर पण कमी असतो. त्याचा fund fund देणारी जी व्यक्ती असते ती खूप जास्त असते. त्यामुळे त्यांचं loan घेण्याचं Loan घेण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं व्याजदर कमी असतो. जर आता बघितलं तर आपण अं घरावर जर loan घेतलं तर house त्यावर पण क loan व्याजदर कमी असतो. आणि अं रक्कम जास्त भेटते आणि अडीच ते तीन लाख रुपये आपले असे पण bank मध्ये अं home घराच्या loan मध्ये माफ होतात. तुम्हाला काय वाटतं? हो मला पण तुमचं अं तुम्ही जे पण म्हणला आत्ता ते home loan चं ते बरोबर वाटलं, कारण की सगळ्यांसाठी आता एक घर असणं खूप म्हणजे खूप लोकांचं dream असतं की, आयुष्यात म्हणजे त्यांचं एक घर असलं पाहिजे. ज्याच्यामध्ये ते त्यांना जशा पाहिजे तशा सुखसुविधा असल्या तर त्यांना पाहिजे तसं अं राहू शकतात. त्याच्यासाठी मला असं वाटतं financially चं आपलं status चांगलं असणं गरजेचं ए. त्याच्यामध्ये आपण अं जास्तीत जास्त

त्यावर जास्त अं जसं की आपल्याला एखादं finance मध्ये invest करायचं आसल तर, आपण बाकीचे खर्च कमी केले पाहिजे. आणखी अं जे आपण savings आहेत savings वाढवल्या पाहिजेत. ज्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टींमध्ये invest करायचं आसन तर, आपल्याला चांगल्या प्रकारे मोठी amount त्यामध्ये invest करू शकतो. जर आपण खर्च खूप करत राहिलो तर आणि आपल्याला payment कमी आसन आणि आपण खूप जास्त खर्च करत आसन तर आपण ती investment करू नाही शकत त्या गोष्टी अं त्या गोष्टीमधून. त्यामुळं मला असं वाटतं की आपण कमी खर्च करून या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की आता

Company चे किंवा एखाद्या company चे shares पण असतात. कारखान्याचे shares असतात ते घेतात लोक तर त त्यामध्ये पण मला असं वाटतं की ते लोकं खूप कष्ट करून किंवा खूप समजुतीनं घेतात ते shares अन त्यांचा मोठा भविष्यामध्ये फायदा होणार असतो. किंवा ते एक भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना profit होणार असतो, त्यामुळं ते त्याच्यामध्ये invest करतात. असं मला वाटतं आणि जर अं finance मध्ये आणखीन आपण बघितलं

त्यानंतरच एखादी company चे shares विकले किंवा अं त्या shares मधून त्यांना अं मोठ्या प्रमाणात फायदा झाला. जसं की आपला मुकेश अंबानी त्यांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये business हा share market वर अवलंबून असतो. किंवा सोने चांदीवर अवलंबून असतो. कारण की पूर्ण financial work त्यांचं आर्थिक त्यांचं income depend आहे. जर लोकांनी त्यांच्या company चे shares घेतले, किंवा त्यांचं profit झालं त्या गोष्टीमध्ये त्यांचे वाढले, income वाढलं

तो त्यावरच च च चलतो, असं मला वाटतं कारण की जियो रिलायंस अशा मोठ्या मोठ्या company चे shares च बाजारामध्ये चांगल्या amount मध्ये विकतात. आणि त्यांच्यात consistency असती. अं जिओचे रिलायन्सचे shares खूप जास्त खाली नाही पडत पडत. का जसं की मध्ये मध्ये जसं की आ मुकेश अंबानींचा भाऊ तो रतन टाटा अं त्याचे shares खूप खाली पडले होते. कारण की त्याचा खूप financially loss झाला होता. finance मध्ये खूप loss झाला होता त्याचा. त्यामुळं त्याच्या shares ची किंमत पण खूप कमी झाली होती. तर अं मला असं वाटतं की जियो रिलायन्सचे share कधीच कमी होत नाही कारण की

खूप मोठे लोकं invest झालेले पाहिजे, जसं की एक company स्थापन करण्यासाठी अं ती company एका व्यक्तीची नसते, तर खूप मोठ्या ज्यांनी ज्या व्यक्तींनी तिचे shares घेतलेले ए त्या पूर्ण व्यक्तींची असते. त्यामुळं अं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल तयार होतं. आणि ती company मोठी अं company मानली जाते. एक साधारण माणूस एक पूर्ण company कधीच उभी उभा नाही करू शकत मला असं वाटतं. जर त्याचे अं लोक किंवा त्याचे ज्यांनी shares विकत घेत घेतलेत किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये invest केले ज्या लोकांनी, ते investor सगळ्यात महत्वाचे आहेत मला असं वाटतं. त्यामुळं तुम्ही म्हणजे म्हणता ते बरोबर आहे सगळं. जर जियोचे आणि रिलायन्सचे जर आपण share विकत घेतले तर ते जास्त खाली येत नाहीत, त्यामध्ये आपल्याला जास्त loss होत नाही. आणि तुम्ही आत्ता जसं की म्हणल्या की, एक व्यक्ती पूर्ण company चालवू शकत नाही. किंवा finance करू शकत नाही ते पण बरोबर आहे.